चॉक ने रेषा काढलेल्या आहेत. तिथे समोर एक गोल म्हणजे नेट दिसत आहे जिथे फुटबॉल गोल करतात.

राखी कलर च आहे व त्याची मान सुंदरशी गुलाबी कलर ची आहे.

त्या चित्रामध्ये एक मोठा कार्यक्रम दिसत आहे त्या मोठ्या कार्यक्रमामध्ये --

त्या चित्रांमध्ये एक मोठासा गेट दिसत आहे तो प्रवेश गेट आहे त्या प्रवेश गेट समोर मोठी शी पायऱ्या आहेत तिथे भरपूर जणं त्या पायऱ्या चढत आहे व त्या पायऱ्यांच्या खाली छानशी मोठी नदी दिसत आहे.

त्या चित्रामध्ये एक सुंदरसा नजारा आहे त्या सुंदरश्या नजाऱ्यात एक रस्ता--